आपल्याला समोरील चित्रांमध्ये एक डिश दिसत आहे आणि त्या डिश मध्ये एक हिरव्या रंगाची आणि एक लाल रंगाची अशा दोन चटण्या आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच त्या चटणी सोबत खाण्यासाठी आपल्याला डोसे पाहायला मिळत आहे.

समोरील चित्रात आपल्याला एक कुंड दिसत आहे. त्या कुंडामध्ये पाणी आहे. तसेच त्या कुंडाच्या बाजूला काही झाडे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या कुंडाच्या समोर काही महिला घोळका करून उभ्या आहेत.

ती इथे एक जुन्या काळातील इमारत आहे तसेच त्या इमारतीच्या समोर --